पण दुसऱ्या पायाचीही दुरवस्था झाली. मी त्या रात्री तब्बल सात तास रेल्वेच्या धावपट्टीवर मदतीची याचना करत मी तसच पडून राहिले. कोणीही मदती साठी आले नाही. आश्चर्य म्हणजे काय होतं. माझी शुद्धच हरपली नव्हती आणि माझा मेंदू पूर्णपणे तल्लखपणे तिथून सुटकेचा विचार करतच होता. सगळीकडे उजाडला. अवघड पण मला शक्क्य आहे. अस वाटणारा प्रवास आता सुरु होणार होता. कारण पहिला टप्पा होता. गिर्यारोहण प्रशिक्षणाचा कारण गिर्यारोहण प्रशिक्षण हा खूप महत्वाचा होतो. एम्म्स मधून discharge मिळाला. साधारणपणे एखादा हात पाय कापावा लागले. patients दिवसे दिवस अगदी महिनोन महिने उठत नाहीत. Normal patients तर महिनोमहिने हात पाय कापल्यानंतर उठत नसतात. पण मी दोनच दिवसात उभी राहिले. एका पायात घोट्याची हाडे तुटल्याने rod घातलेला होता आणि दुसऱ्या पायात ज्यांच्या हाडांची जुळणी अजून पूर्ण व्हायचीच होती. पण दुसरा पाय म्हणजे मांडीपासून खाली कृत्रिम पाय बसवलेला. असा माझा अवतार आणि पण माझ्यासोबत जोडीला भाईसाहेब, आम्ही दोघे थेट कुठे पोहोचलो माहितय? आम्ही पोहोचलो बछेन्द्री पाल यांच्याकडे. बछेन्द्री पाल हि कोण नसून एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला होती. एव्हरेस्ट सर करणारी पहिल्या महिला बछेन्द्री पाल होत्या. त्याच एकमेव अशा होत्या कि ज्यांनी माझ्या धेय्याचा आदर केला. मला प्रोत्साहन दिलं. अरुनिमा तू अशा परिस्थितीत इतका मोठा कि तू तुझ्या आतलं जे एव्हरेस्ट, तू केंव्हाच सर केला आहे.

स्वतःला सिद्ध करून द्यायचय. तुझ्या मनातलं जे एव्हरेस्ट आहे. ते तू कधीच सर केलेली आहेस अरुनिमा. अस प्रोत्साहन दिलय. बछेन्द्रीजी पाल ह्यांनी आणि नेहरू गिरीभ्रमण प्रशिक्षण केंद्र बहुदा आशिया खंडातील सर्वोत्तम असाव. नेहरू गिरीभ्रमण प्रशिक्षण केंद्र हे आशिया खंडातील सर्वोत्तम शिक्षण संस्था

तावून सुलाखून निघत होते. हे माझ्यासाठी खूप कठीण अनुभव होते. पण ह्या प्रशिक्षणाच्या वेळी काही गोष्टी नकळतपणे लक्षात आल्या. सर्वांच्या वेळी चढाई करताना. सरावाच्या वेळी चढाई करताना. माझ्या कृत्रिम पायाचा टाच वर चवढा ज्यावेळी मी जमिनीत रुतवत असते. त्यावेळी ते सतत गोल फिरतं राहतं. सतत गोल फिरत असतो त्यामुळे मला ते पाय घट्ट रोवणे खूप कठीण होऊन बसे. आणि उजव्या पायाची हाडे एकत्रित राहण्यासाठी त्यात स्टील चा rod घातलेला होता कि नाही. त्यावर थोडा जरी दाब दिला ना. तीव्र वेदनांचे झटके बसत होते. माझ्या अशा अवस्थेमुळे, प्रथम माझ्या सोबत माझा शेर्पा यायला तयारच होईना. साहजिक आहे जिथे अपंग अव्यंग धडधाकट माणसे गिरीभ्रमण करण्यास धजत नाहीत. तिथे माझी काय अवस्था होईल? काय कथा होईल माझी? पण माझ्या घरच्या लोकांनी माझ्या शेर्पनाच मन वळवले आणि म्हणून इथून पुढे सुरु झाली क्षणोक्षणी आव्हानांना भिडणारी जोशपूर्ण अशी बावन्न दिवसांची एक रोमांचकारी लढाई. रेल्वेच्या रेल्वेच्या सफाई कामगार तिथे आले. आणि ते लोकं मला तिथे त्या अवस्थेत बघून हादरलेच. त्यांनी मला बघितले. आणि बरेली गावाच्या hospital मध्ये दाखल केलं. आणि तेंव्हा होतं माझे दुर्दैवाचे दशावतार बघण्यासारखे. कारण बरेलीच्या त्या hospital मध्ये ना भूलतज्ञ होता. ना मला देण्यासाठी पुरेसे रक्त. संचित झालेला doctor व सहकार्यांना मीच धीर दिला. त्या पायाची चाळण झालेलीच आहे. मला भूल न देताच तुम्ही तो कापला तरी चालेल. अस मी doctor ना बोलले. doctor व त्यांच्या सहकाऱ्यांनी व त्याचे एक unit च मला दिले आणि माझ्या देकतच माझा पाय कापला गेला. माझ्या समोरच माझा पाय कापला गेला. तिकडे मी जीवन मरणाच्या सीमारेषेवर होते पण hospital वर एक वेगळाच नाट्य घडत होतं. फुटबॉल आणि व्हॉलीबॉल champion युवती सात तास जखमी अवस्थेत उपचारविना पडून राहिली. अशी बातमी प्रसर माध्यमांनी उचलून धरलेली. आणि क्रीडा मंत्र्यांनी मला दिल्लीच्या एम्स मध्ये हलवले. राष्ट्रीय खेळाडू असल्याने प्रत्यक्ष उच्च दर्जाच्या सुविधा मला मिळाल्या. पण पण शल्य एकच होतं. कि प्रसार माध्यामामध्ये वाट्टेल त्या वावड्या उठवत होत्या. वाट्टेल त्या news बोलत होते. अरुनिमाकडे प्रवासच ticket नव्हत. म्हणून तिने रेल्वेतून खाली उडी मारली अस बोलत होते. इथपासून ते अरुनिमाकडे अरुनिमाने आत्महत्तेचा प्रयत्न केला. इथप च्या बातम्यात छापून येत होतं. आणि तब्बल चार महिने एम्स मध्ये राहिल्यानंतर शारीरिक दुखण्यावर मलमपट्टी तर झालीच होती. पण मासिक जखमाच घायाळ करणारे होते. मी माझं ढाली प्रमाण रक्षण करणार कुटुंब ते जरी ओरडून सांगत होतो. पण ती ऐकण्यासाठी न कुणाला वेळ होतं ना रस होतं. त्याचदिवशी hospital मध्ये पडल्या पडल्या मी निर्धार केला. जे आज मला बोलत आहेत ना. माझ्याकडे बोटे दाखवत आहेत ना. त्यांना बोलू दे पण एक दिवस असा नक्की येईल माझा कि जेंव्हा हि अरुनिमा एव्हरेस्ट सर करेल. विश्वास ठेवा कोणाच्याही प्रभावाखाली वा भावनेच्या आहारी जाऊन मी हा निर्णय नाहीं ना घेतला. एका फटक्यात माझं शरीर अपंग झालं होतं. पण माझं मन पण थोडंस पण होत. गगन भरारी घायचं वेड असाच असाव लागत. जेंव्हा आपण आपल्या मनाने एखादी गोष्ट ठरवतो. तेव्हा आपलं संपूर्ण शरीर आपल्याला साथ देत असतो. एक सांगू का? आपलं सर्वात मोठ motivator कोण असत तुम्हाला माहितय तर दुसरं कोणी नसून दुसरं किणी नसून. आपण स्वतःच असतो. आता उठता, बसता, खाता, पिता केवळ आणि केवळ मी एव्हरेस्टचाच विचार करू लागले होते. सर करायचं होत. माझ्या एव्हरेस्ट सर करण्याच्या निर्धाराचा मी उच्चार केला होता ना. तेंव्हा अनेक टोकाच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या अजून टोकाच्या प्रतिक्रिया ऐकून. कारण शरीराला जखमा झाल्यामुळे बहुदा अरुनिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतोय. फक्त लोकांनी मला माझं बोलण हसण्यातच नेलं ना राव. पण माझं कुटुंब आणि भाईसाहेब हे माझ्या पाठीशी होते. हे माझ्या बरोबर खंबीर पणे उभे राहिले. नीट करण्यासाठी निसरण्यासाठी मला दिल्लीला जावे लागले.

मी गर्दीतून चढले. मुसंडी मारत शिताफीने मी corner चा seat पटकावली. गाडी वेगाने वेग घेतला आणि माझे विचारचक्र सुरु झाले. बस एवढेच. कागद पत्राचे काम झाले पाहिजे.

चारला पोहोचलात कि तिथून शिखर तीन हजार फुटावर आहे. पण जास्तीत जास्त मृत्यू ह्याच टप्प्यात होतात. म्हणून याला death zone असे म्हंटले जाते. पण तुम्हाला समजावं अस वाटत. कि चौथ्या base camp ला पोहोचण्यापर्यंत हि आधीच्या campus मध्ये

आणि मला इतके लोक विचारतात कि madam हर बर आपने हमसे आगेही रहते हो.

किंवा सहानभूती नको होती. मला कदाचित याच विचाराचं प्रतिबिंब माझ्या कृतीतून उमटत होत. लोक किती मला चढाई सुरु झाली. जिकडे तिकडे मृतदेहांचा खच पडलेला. हाड गोठवणारी थंडी मृत्यूच जवळून दर्शन होत होत. मला आदल्या रात्री भेटलेला बांगलादेशी गिर्यारोहक मृत्युमुखी पडलेला दिसला. पोटातून उसळून वर येणाऱ्या भीतीला मी आवर घालत होते. तुला मरायचं नाही अरुनिमा? अरुनिमा तुला मरायचं नाहीय. अंर्तमनाला वारंवार हेच बजावत सांगत होते मी. खर सांगते आपलं मन जस सांगत. तस अगदी तसच आपलं शरीर वागत असत. म्हणून आपल्या मनाला आपल्या शरीराला नेहमी ठामपणे सांगत रहायचं.

चोवीस मे दोन हजार तेरा चढाई ला अगदी शेवटचा टप्पा आला. अरुनिमा तुझा OXYGEN चा साठा अतिशय कमी झालाय आताच मागे फिर. एव्हरेस्ट तू पुन्हा चढू शकशील. अस मनातून आवाज येवू लागले. अरुनिमा

शेर्पा कळवळीने बजावत होता. पण अंतर्मनाने कुठे तरी मला ठाऊक होत कि नाव आता अगदी याक्षणी जर मी एव्हरेस्ट जर सर केलं नाही. तर माझ्या लेखी माझ्या शरीराने मृत्यूला कवटाळण्या सारखेच होते ना. शिवाय पुन्हा एकदा इतकी सगळी sponsorship उभी करण या अग्निदिव्याला तोंड द्याव लागलच असत. अखेर मी एव्हरेस्ट शिखरावर पोहोंचले. हा ऐतिहासिक क्षण camera त साठवण्याची मी शेर्पाला विनंती केली. photo साठी माझा शेवटचा साठा उरलेला OXYGENmask मी काढला. ऑक्सिजन चा mask हि मी काढला. मी अशी ना तशी मरणारच होते. पण माझ्या यशाचे पुरावे असण अत्यावश्यक होतं ना. म्हणून photo नंतर शेर्पाला मी video clip घेण्यासाठी तयार केलं. माझा mask हि काढला.

आता मी उतरू लागले होते. जेम तेम चाळीस ते पन्नास पावलावरच माझा ऑक्सिजन साठा संपला. एक सांगू luck भाग्य किस्मत destiny असल्या भाकड शब्दांना मी नाही मानत. पण

मी गुदमरू लागले. श्वास घेण्याचा प्रयत्न करू लागले. अगदी त्याचवेळी एका ब्रिटीश माणसाने ओझे होते म्हणून फेकून दिलेला जास्तीचा एक ऑक्सिजन cylender आम्हाला दिसला. मग काय माझ्या शेर्पाने तो चटकन मला अडकवला. सावकाश आम्ही त्या death zone मधून सहीसलामत खाली उतरलो. वर चढण्यापेक्षा खाली उतरताना होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण जास्त होते. आणि आम्ही ते ओलांडून आलो होतो.

मी सर केले होते. गिर्यारोहनाणे मला खूप महत्वाचे काही धडे दिले. माझ्यात आत्मविश्वास जागवला.

आपल्या आयुष्यात काय मिळवतो? तर नाही. तर हि कमाई आपल्याला अधिक चांगली व्यक्ती कशी बनवते. हे महत्वाच वाटते मला. आपण इतरांशी कसे वागतो. यावरून आपण एक व्यक्ती बस आहोत कि नाही हे ठरत. तुम्हा कुमार वयोगटाच्या मुला मुलींना एक सांगावस वाटतं कि आपल धेय्य साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे. म्हणजे अपयश नसते. तर जेंव्हा धेय्यच कमकुवत असत तेंव्हा त्यास अपयश म्हंटल जात. तर मित्रांनो माणसाने एक मन एक अजब यंत्रणा आहे. माणसाच मन एक अजब यंत्रणा आहे. अनेक परस्परानविरोधी भावना आणि विचार प्रवाह तिथे वास करत असतात. पण बहुतेक वेळा आपण नकारात्मक भावना आणि छळवादी विचारांच्या अमलाखाली वावरतो. त्यामुळे आपण निष्क्रिय तरी होतो. किंवा आतून चांगल काम घडत असलं. तरी त्यातून आनंद आत्मविश्वास आणि समाधान मिळत मिळत नाही.

करतो. आपण जर इच्छा बाळगून आणि ते वावरतो पण. हे शक्य असत का? अशा शक्य होईल का? हे पूर्ण होईल का? अशा नकारत्मक भावना व विचार मनातून नष्ट व्हावेत. आपण अशी इच्छा बाळगू का? आपण वावरू का अस? हे शक्य असत का? एक नाण्याला दोन बाजू असतात मित्रांनो. त्यामुळे होकारात्मक आणि सर्जनात्मक विचार झाले तरी त्यांना पण विरुध्द बाजूही असतेच.

लक्षात ठेवायचं हो.

कारण नकारात्मक गोष्टी करताना आपण काय करतो. ह्याचा आपण विचार केलेला पाहिजे. त्याच्यामुळे कोणती गोष्ट आपल्यावर नुकसानकारक ठरती किंवा कोणती गोष्ट उपयोगी आपल्यासाठी त्या गोष्ट लक्षात ठेवायला हवे. त्याबद्दल विचार करयला हवे. त्यात संतुलन राखणे पण मनाच त्यात संतुलन राखणे पण तेवढाच महत्वाचे आहे. ज्याप्रमाणे चारचाकी गाडीत break व accelerator म्हणजे वेग नियंत्रण व प्रर्वर्तक असतात. त्याचप्रमाणे मनाला पण वेगाने पुढे नेणार होकारात्मक विचार आणि प्रगतीला रोखणारे नकारात्मक विचार असतात. जस होकारात्मक आणि नकारात्मक विचार असतात. होकारात्मक आणि नकारात्मक कुठे वापरायचे? कसे वापरायचे? हे त्या ह्याचे कौशल्य आणि आपली हुशारी ते आपण ठरवत असतो. वेगाने पुढे जाणारे होकारात्मक विचार आणि प्रगतीला थांबवणारे नकारात्मक विचारही असतात. तर प्रगतीला रोखायला नाही द्यायचं. आणि पुढे जाणाऱ्या होकारात्मक विचारंना लक्ष ठेवायचं. गाडीच्या सुरक्षतेसाठी break ची आवश्यकता भासते. त्यांना भिण्याच काही कारण नाही. त्याच प्रमाणे जस गाडीच्या चाकाला break असत, म्हणून आपण घाबरत नाही speed वाढवताना. त्याच प्रमाणे नकारात्मक विचार येतात. ह्या पद्धतीने सावधगिरी कशी व कुठे बाळगायची याच स्पष्ट भान निर्माण होतं. म्हणजे आपण break गाडीचा break कुठ लावायचा? कुठ ठेवाय कुठ break मारायचं? ते आपल्या हातात असत. अर्थात break दाबला तर गाडी सुरूही होणार आणि वेग देखील घेणार नाही. अस दोनीही म्हणूनच सतत आपण आपल्या विचारांचं संतुलन असन आवश्यक आहे. विचारांचं संतुलन असत खूप महत्वाच आहे म्हणून बर मित्रांनो आपल्या मनाच मन एक अजबच यंत्रणा आहे. आपण अनेक परिस्थिती विरोधी भावना आणि विचार प्रवाहाचा तिथे वास करत असतो. पण बहुतेक अनेक वेळा आपण नकारात्मक आणि होकारात्मक ह्या गुंतागुंतीत पडतो.

जेव्हा पासून मी freelancing करायला लागली तेव्हा पासन जेव्हा covid आलेल होत तेव्हापासून अगदी मी freelancing करायला लागले freelancing मध्ये अस असतं की freelancing म्हणजे नेमकं काय लोकांना हा हि एक प्रश्न असतो की freelancing काय आहे तर freelancing म्हणजे माझ्या मते तरी असा आहे की तुम्ही तुमच्या वेळेनुसार अह तुम्हाला जे काम आवडतं

अह तुम्हाला हे म्हणता येईल की तुम्हाला एक कामाचा अनुभव सुद्धा freelancing मध्ये मिळत असतो किंवा काही विद्यार्थी असतात की जे फक्त अह अभ्यास करत असतात अह किंवा त्यांना ते full time job करू शकत नाही पूर्ण वेळ ते job करू शकत नाही किंवा घरी राहणारे काही गृहिणी आहेत त्यांना पैशांची गरज असते पण ते पूर्ण वेळ जो आहे तो ती नोकरी करू शकत नाही तर काही विद्यार्थी असतात काही इतर म्हणजे काम करूनही जर जस समजा मी एका job ला आहे तर तू job करत आहे पण मला जे त्या job मधून जो पगार मिळतो आहे तो पगार अह मला माझी पहिली का सांगायला अपुरा पडतो आहे तर अशावेळी मी freelancing एक-दोन तास माझ्या वेळेनुसार जर मी करत असेल तर माझ्या वेळेनुसार मी freelancing करून मी काही पैसा कमवू शकते अह जेवढं मी काम करेन freelancing मध्ये जेवढे काम करेल त्यानुसार मला पैसा मिळत असतो. अह जस suppose एखादा project आहे करायला जर एवढा पैसा मिळतो आहे म्हणजे कमी पैसा आहे एक तास काम केलं तर आम्ही तुम्हाला पाचशे रुपये देऊ आम्ही तुम्हाला दोनशे रुपये देऊ यानुसार प्रत्येक freelancer सिंचेच्या company असतात त्या freelancer ला खूप वेगवेगळ्या प्रकारे पैसे देत असतात तसं काही काही ज्या कंपन्या आहेत त्या translation करून घेतात आपल्याकडन तर काही कंपन्यांचे translation आहे त्याच validation करून घेतात. तर काही अं काही COMPANY आहेत त्या अह presentation बनवण्यामध्ये किंवा review करण्यामध्ये त्यांना मदत हवी असते तर काही worksheet बघण्या मध्ये असते तर अशा अह काही voice recording साठी असतात तर अशा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे जे task असतात आणि जसे जसे ते task आहेत ते आपण पूर्ण करू त्यानुसार आपल्याला जे ही ते आधीच आपल्याला सांगतील की आम्ही तुम्हाला एवढे पैसे देणार आहेत ते पैसे आपल्याला मिळत असतात अह freelancing चा हा एक फायदा आहे की तो तुम्ही तुमच्या वेळेनुसार काम करू शकता. तुम्हाला कोणाचेही बंधन नाही की हे काम आहे ते सकाळी करा ते दुपारी करायचा आहे किंवा रात्री करायचा आहे असं बंधन नसते. तुम्ही कधी काम करू शकता तुम्ही कधीही दुसरी job करू शकता तुम्ही एकच job तुम्हाला करायचेय की नाही तुम्ही तो full time job आहे तुम्ही

जस जर एखाद्या व्यक्तीला अह काही वाचून पुन्हा ते कौशल्य असेल की नाही त्याला मराठी खूप छान प्रकारे येतं त्याला खूप छान प्रकारे बोलता येते त्यांना खूप चांगल्या प्रकारे लिहिता येते आणि त्याचे जे

काही काही खूप मोठ्या मोठ्या company आहेत ज्या महाराष्ट्रामध्ये आपले आपले project चालवतात आणि जेव्हा ते आपले project चालवतात तेव्हा त्यांना अह महाराष्ट्रातील व्यक्तीची गरज असते तर अह त्यामुळे ते आपल्याला add वगैरे google वर किंवा त्या इतर जागी त्या social media आहेत त्यावर add टाकतात आणि त्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोचतो जेव्हा आपण त्यांच्यापर्यंत पोचतो तेव्हा ते आपल्याला काम सांगतात कि आमच्याकडे हे काम आहे ते ते तुम्हाला करायचा आहे तुम्हाला हा एवढ्या वेळेत हे काम करायचा आहे पूर्ण करायचा आहे आम्ही तुम्हाला एवढा पैसा देऊ तर अशी असत तर अस असत आणि तुम्ही तुमच्या वेळेनुसार तर करणारच आहे तुम्हाला तुमचे पैसे जे सांगतात त्यानुसार तुम्ही तो पैसाही कमवणार आहे अह तुम्ही अह तुमचं जे ना जिथे आहात तुम्ही तुमच्या घरून

एक एक दीड दीड वर्षांचा contract असतो कुणाचा तीन महिन्यांचा contract जर तुम्ही चांगलं काम केलं तर अह काय करतात freelance चांगलं काम केलं तर तुमचा contract आहे तो तर यामध्ये फक्त तुमचाच फायदा आहे असं नाही तर यामध्ये कंपन्यांचा सुद्धा फायदा असतो आता तुम्ही मला विचाराल की company चा फायदा कसा काय जेव्हा तुम्ही आम्हाला हा प्रश्न सांगत आहात की freelancing घरी बसून करू शकता तुम्ही तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता तुम्ही तुमच्या पैसा कमवू शकता तुम्ही तुमच्या आधीचे job करून सुद्धा freelancing करू शकता तरी या company चा फायदा कसा हा तुम्हाला प्रश्न पडला असेल

काम दिलेल आहे company च खूप मोठं काम आहे खूप मोठी company आहे आणि तो ते काम करत आहे तर जर तो एका दिवशी दोन किंवा तीन packages आहेत आह उतारे आहे ते translate करत आहे

आता तुमच्यावर depend आहे की तुम्ही आता तुमच्या तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही कुठल्या company त company सोबत काम करत आहात आणि तुम्ही अह कुठल्या rate साठी किंवा पैश्यासाठी हो म्हटलेल आहे. तर त्यानुसार ते तुम्हाला पैसे देणार आणि जेव्हा आपण एक passage जेव्हा किंवा एक उतारा जेव्हापण translate करतो तर त्यासाठी तुम्हाला एका उताऱ्याचे कमीत कमी पाचशे ते सहाशे रुपये पकडा. त्यानुसार तुम्हाला ती मिळत असतात ते तुम्ही पाचशे पाचशे पाचशे करून तुम्ही पंधराशे रुपये मिळवले ठीक आहे एका दिवसात आणि त्या एका दिवसाची जर तुम्हाला पंधराशे रुपये मिळत आहे तर तुम्हाला महिन्याचे ज्याप्रमाणे पैसे त्याप्रमाणे पैसे मिळतील आणि जर मी अह किंवा ती व्यक्ती जर अह पूर्ण अह full timework करत आहे ठीक आहे अह पूर्ण time वेळ आणि जर company ला त्यांना जास्त पैसा द्यायचा आहे की नाही आणि तो कमीत कमी पन्नास ते साठ हजार जसं त्याला मिळत असेल आणि तो दिवसातून फक्त दोनच passage translate करत असेल ठीक आहे तर तुम्हाला जास्त company चा पैसा जातोय जो company साठी full time वर काम करतो आहे त्याला सर्वात जास्त पैसा जात आहे freelancing करणारा तो वेगळा आहे.

तासा freelancer चा travelling करण्याचा वेळ भेटतो का आणि तू तेवढ्या वेळात दोन तीन तासात आपल्या घरी काम करू शकतो तर या प्रकारे freelancing हि काम करत असतात. freelancing मध्ये काम करणारे अनेक लोक असतात काही काही company मध्ये काही lead असतात त्यांच्या under मध्ये म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काही freelancer हे काम करत असतात. अह जस एखादी team एखाद team leader असेल त्याच्या त्याच्या मार्गदर्शनाखाली पंधरा ते वीस लोक काम करणारे असतात प्रत्येक व्यक्ती आपापल्या ह्याच्यानुसार काम करतो. मी translation करतो एखादा translation करू शकतो तर दुसरा read view करू शकतो तर दुसरा त्याला design करू शकतो तर दुसरा म्हणजे ते proper झाले की नाही design ते quality check करत असते असे प्रत्येकाचे आपले एक वेगवेगळे rule असतात वेगवेगळे असतात आणि अह जेव्हा पासन covid आलेला आहे त्यानंतर freelancing ही concept जास्त मोठी झालेली आहे लोकांपर्यंत पोहोचले आहे लोक work from home करत आहे work from home केल्या केल्यामुळे कंपनीला कंपनीलाही त्याचे काही फायदे माहिती झालेले आहे जर की जर आपल्या आपल्या company चा staff तर घरी बसून काम करत आहेत तर आपला कुठला खर्च कमी कमी होत आहे कुठला खर्च जास्त होत आहे कुठल्या प्रकारे काम होत आहे ते सुद्धा याच company ला फायदे माहिती झालेले आहे तोटे माहिती झालेले आहे त्यानुसार कंपनीने आपआपलं so हे आहे freelancer च हे आहे ते वाढवलेल आहे अह काही अह काही विद्यार्थी घरी बसून काम करतात अभ्यास करता करता काम करतात तर त्यांचेही कडून जी company आहे ती as a freelancer काम करून घेत असतील तर फ्रीलान्सिंग करणारे हे एक चांगली बाब आहे हे चांगल चांगली संकल्पना आहे किंवा एक चांगली post आहे जी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे अह खूप लोक त्यांना यामधून फायदा झालेला आहे freelancer असतात त्यांचं खूप फायदा झालेला आहे त्यांना खूप मोठ्या त्यांना खूप मोठ्या मोठ्या लोकांसोबत

आणि कुठल्याही अह जे शिक्षण झाल्यानंतर कुठल्याही post वर किंवा कुठल्याही याच्यासाठी तर त्यांना जायचं असेल त्यांना अह त्यांना apply करायचं असेल किंवा त्यांना आपला अर्ज करायचा असेल.

मी एक content writer म्हणून काम केलेल आहे freelancing करताना तर कुठल्याही company मध्ये apply करताना किंवा असं करताना त्या माझ्या resume मध्ये मी लिहू शकते की मी हे काम केलेल आहे मला हे हे येत. मी खूप सारे presentation बनवू शकते मी त्यांना review करू शकते किंवा मी translation करू शकते मी review करू शकते मी validate करू शकते अह किंवा मी एखाद छान design किंवा worksheet तयार करू शकते मी creation करू शकते तर अशा खूप गोष्टी आहेत ज्या आपल्या skill आहेत त्या आपण लिहू शकतो. ठीक आहे. आणि त्या आपण आपल्या याच्यामध्ये resume मध्ये जर दिल तर त्याचा जो impact आहे तो company वर फार वेगळा पडतो. त्या company ला एकदम fresher म्हणून आपल्याला ते घेत नसते तर त्या व्यक्तींना हे माहीत असतं freelancer का असेना हा परंतु या व्यक्तीला कुठल्या कामाची सवय आहे. किंवा त्या कामा हो आहे आणि त्यानुसार तो हे काम करू शकतो या प्रकारे आपण freelance आता freelancing करताना खूप लोकांना प्रश्न हाई पडत असेल की माहिती कसं होणार ना आपल्याला की आपण freelancing करायचे कुठे vacancy आहे कुठे post आहे कोणा सोबत काम करायचं किंवा freelancing करताना कधी कधी अह खूपदा असंही असतं की काही लोक आपल्याकडून काम करून घेतात. आणि काम केल्यानंतर ते लोक आपल्याला pay करत नाही किंवा पैसे देत नाही किंवा खूपदा असंही सांगतात की नाही तुमचं जे काम आहे ते चांगलं झालेलं नाही किंवा reject झालेल आहे तर आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही.

payment cycle काय आहे तुम्ही हे सुद्धा विचारू शकता अह किंवा तुम्ही जेव्हा अह तुम्ही म्हणजे तर तुम्हाला freelancer म्हणून काम करायचं असे शिक्षण करता करतात तर खूप सार्‍या वेबसाईट आहेत. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की जिथे तुम्ही freelancer चे job search करू शकता तुम्ही online freelancer चे job search करू शकता करू शकता. तुम्ही website वर जा म्हणजे translator freelancer म्हणून तुम्ही टाकु शकता केव्हा validator म्हणून तुम्हाला जी post पाहिजे त्यानुसार freelance work from home असं तुम्ही टाकु शकता

linkedin indeed आहे किंवा नोकरी आहे असे खुप सारे web sit आहेत जिथे तुम्ही एक job शोधू शकता तुमच्या योग्यतेनुसार तुमचा ज्याप्रमाणे शिक्षण असेल तुमचा ज्याप्रमाणे skill असेल तुम्हाला जी भाषा येत असेल त्याप्रमाणे आता तर वेगवेगळ्या भाषांसाठी वेगवेगळे freelancer पाहिजे असतात अह जसं तुम्हाला मराठी तुम्हाला हिंदी गुजराती तामिळ तेलगू अशा वेगवेगळ्या भाषा मध्ये अह काम करणारी freelancer आता तू company ला पाहिजे तो सही त्यानुसार ते आपले vacancy काढतात तुम्ही तिथे जाऊन search करू शकतात तुम्हाला योग्य वाटते तुमच्यासाठी जोशी टेबल वाटेल तो त्यातलं तुम्ही तो त्या post बघू शकता like करू शकता complete करू शकता त्यांना तुम्ही mail करू शकता mail चा तर reply येतो किव्हा तुम्हाला sample मागवले जाते ते करू शकतो ते पाठवू शकता तुम्ही आणि ते पाठवला नंतर ती लोकं विचारतात तर freelancing करणं अगदी सोपी गोष्ट आहे सहज गोष्ट आहे आणि यातून यातून आपण खूप पैसा मिळू शकतो फक्त योग्य company सोबत काम करण्यास आवश्यक आहे योग्य काम करणे आवश्यक आहे आणि quality work करणं खूप जास्त आवश्‍यक आहे आता freelancing करायचे म्हणून मी कसेही काम करून दिले. कारण कि मला म्हणणार कोणी नाही किंवा बोलणार पण नाही किंवा माझ्यावरनियम लादणार कोणी नाही की याच timing नुसार मी ज्या वेळेनुसार मी काम करायला पाहिजे असं म्हणणारे माझ्या कडे कोणी नाही त्यामुळे मी तसंही काम करून हे हेही आपल्या मनात धारणा ठेवणे योग्य नाही. कुठलाही काम करा. चांगलं काम करा. best काम करा आणि freelance freelancing मध्ये तुमचं उज्ज्वल भविष्य आहे. हे ही म्हणायला हरकत नाही तर freelancing ही एक छान चांगली बाब आहे. फक्त तुम्ही योग्य निर्णय योग्य वेळी घ्या आहे हे महत्वाचं आहे आणि योग्य company निवडा. आणि योग्य काम निवडा जे काम तुम्हाला येईल ते त्याचीच मी निवड करा तर मी म्हणेल की मला english recording करायचे आहे आणि जर मला इंग्लिश ची भाषा एकदम व्यवस्थित येत नसेल. तर माझं काम करून काही अर्थ नाही पण मी त्या क्षेत्रात काम करू शकणार नाही तर असं तुम्हाला तुमच्या पिढीनुसार काम निवडणे आवश्यक आहे आणि त्यानुसार तुम्ही freelancing करू शकता heyhi भावना कशी आहेस तू hi मजेत तू कशी आहे ग? मी फार मजेत आहे आग काही नाही हे college च दगदग चालू आहे सकाळ सकाळ तेच collegecollege हो का अरे आमचं पण तेच ना हो अग ते इंदिरा city चे rule आहेत कोविडच्या period नंतर